अ तीन सहा मुली आहेत सहा मुली डान्स करतात वरती इंडियाचे झेंडे पण लावलेले आहेत.

एक बिल्डींग आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची एड केलेली आहे स इंग्लिश स्पोकन --

याची इंग्लिश स्पिकिंग ची ऍड केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी लावले आहेत खाली दोन रिक्षा उभ्या आहेत.

पण प्लॅफॉर्म वरती एकही माणूस नाहीए आणि ट्रेन अ बहुतेक गावची ट्रेन दिसतीए .

ही जिम आहे जिम चा फोटो आहे एक माणूस व्यायाम करतोय एक बाजूला स्टूल ठेवला आहे बाकी मशिनी अशा --

अह बाकी कोण नाहीये जिम मध्ये बाकी सगळे लाइट्स वगैरे लावले आहेत.

हे अभयारण्याचा फोटो आहे त्याचा हा गेट आहे गेटवरती लिहिलेलं आहे ठाणे काडे फ्लो मिंग अभ अभयारण्यात आपले स्वागत आहे अस--

पूर्ण दगडांचा गडगं आहे त्याच्यात एक व्हाईट दगड पण आहे रस्ता अर्धवट दिसतोय .

हे एक मंदिर आहे मंदिर आहे साई हरेश्वर मंदिर स्वयंभू ती --

तिथे दोन गुहेला आतमध्ये जाणारे हे बोगदे दिसत आहेत .]

वरती पूर्ण डोंगरसारखं खडक आहे पूर्ण इकडे स्वच्छ आहे पूर्ण हे ए वरती एक झाड आहे .

कृष्णाची मुर्ती दिसतेय कृष्णाची मुर्ती आणि हे मंदिर ए .]

इथं कृष्णाच्या हातामध्ये एक बासरी आहे वरती मोराचे पीस आहे.

हे विकण्यासाठी बहुतेक हे शॉप्स आहे.

अ वेगवेगळ्या कुंड्या वेगवेगळ्या याच्यामध्ये असे ए अ ही करून वेगवेगळे ठेवलेले आहे.

पिंक कलरची त्याच्यामध्ये मग एक कुंडी ठेवली आणि या साईडला लाईटच डेकोरेशन केलेलं आहे.

हे एक हॉटेल आहे हॉटेलमध्ये अह एक टेबल टेबलावरती एक ऑर्डर आलेली आहे.

विविध भारतीय सेवा ऑल इंडिअन रेडीओ --

हि पण एक नर्सरी आहे नर्सरीमध्ये वेगवेगळ्या विविध कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि एक इथे बाम्बूची बाम्बूचं अ ब--

वो कुट्टी बनवतात बॉम्बी बाम्बू कापून तसं त्याला हे करून हॅंगर लावून लटकवलेलं आहे आणि बाकीचे मातीचे पण कुंड्या आहेत.

आणि इथे लाईटच्या तारा दिसतायत पूर्ण--

अ बाजूला झाडं दिसत आहेत से या साईडला पण माणसं उभी आहेत .

वेगवेगळी सेक अ हे करून अ वेगवेगळे म्हणजे त्यांचे वेगवेगळे --

आणि तिथे वेगवेगळ्या मच्छीचे प्रकार येत रावस --

अ बोंबील मा हे आपले बांगडे कोलंबी हे सगळे मच्छीचे प्रकार आहेत .

यामध्ये सूर्योदय दिसतो आहे हे गावच चित्र दिसतंय पूर्ण माळावरच चित्र दिसत आहे सूर्य उगवतो आहे.

तिला खायला काही खाली काहीतरी चिप्स समोर --

बाकी एक साईडला एक माणूस दिसतो आहे .

ब्लू कलरची हे पण आहे साईटला